पण त्याचा उपयोग त्या बुद्धीचा, क्षमतेचा उपयोग तुम्ही आपल्या देशासाठी, राज्यासाठी, आपल्या गावासाठी तिच्या विकासासाठी करा. असं मला वाटतं तसं तुम्हाला माहिती आहे का की अं आपल्या त्याच्यासाठी तुम्हाला मदत करत असतं आणि अर्थात मलाही आवडतं तसं करायला. त्यानंतर मुलींनी सुद्धा अं परदेशात जाण्यापेक्षा जर अं देशातच राहील्या किंवा लग्न झाल्यावर

असे जर त्यांची आवड असेल तर अं खूप चांगलं असेल असं मला वाटतं. Okay, bye आज आपण अं banking विषयावर अं बोलणार आहोत. अं generally अं सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने bank काय काम करते? तर bank माणसांना कर्ज देण्याचं किंवा वित्त पुरवठा करण्याचं काम करते. ठीक आहे? तसचं अं अं आपण

अं एकतर banks कडे कर्ज bank कर्ज देते. ज्यांना कर्जाची गरज आहे, उद्योगधंद्यासाठी असेल, काही खाजगी कारणांसाठी असेल तर bank कर्ज देण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर banks मध्ये आपण saving करत असतो. ज्याच्यावर बॅ काही मुदतीसाठी आपण banks मध्ये पैसे आपले अं saving करतो. ज्याच्यावर काही कालावधी नंतर bank अं ते पैसे आपल्याला अं आपल्या व्याजासकट आपल्याला परत देत असते. ठीक आहे? त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपली जी काही दागदागिने असतात, ते सुरक्षित ठेवण्यासाठी banks च्या locker चा आपण वापर करत असतो. हे झालं सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने म्हणजे bank मध्ये एकतर ठेवी ठेवल्या जातात. अं व्याजा व्याज मिळण्याच्या दृष्टीने त्याच्यानंतर banks कडे bank त्या ठेवी स्वीकारून ज्या लोकांना कर्जाची गरज आहे, त्या लोकांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असते. ठीक आहे? भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये, Banking ला खूप जास्त महत्व आहे. Bank भारतामध्ये अं banks ची bank म्हणून रिझर्व बँकेकडे बघितलं जातं. रिझर्व बँकेच्या अं प्रणालीनुसार, कार्यप्रणालीनुसार रिझर्व बँक बँक हि संपूर्ण भारताच्या banking चं banking ची धोरणं ठरवत असते. धोरणं म्हणजे काय? तर banking sector कुठल्या नियमाच्या अंतर्गत काम करेल. हे ह्या सगळी हि सगळी धोरण ह्या सगळ्या नियम हे रिझर्व बँक ठरवत असते. रिझर्व बँक ह्या सगळ्या banks कडे अं banks ना वित्त पुरवठा करत असते. भारतामध्ये जे काही चलन चालतं, चलन म्हणजे काय? त पैसा, जो काही पैसा चालतो तो पैसा निर्माण करण्याचं काम रिझर्व बँक करत असते. नोटा छापण्याचं काम रिझर्व बँक करत असते आणि मग ही bank

स्थानिक पातळीवरच्या म्हणजे शहरी आणि ग्रामीण पातळीवरच्या banks येतात. काही कृषी banks येतात. ज्या फक्त agriculture sector साठीचं काम करतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये banking sector विभागलं असतं. अं त्याच्यानंतर या banking sector चं खूप जास्त महत्व अं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. कारण अं या भारतीय अर्थ व्यवस्था, अं जी आहे, ती आत्ता सध्या पै पूर्वी आपण म्हणायचो की भारतीय अर्थव्यवस्था हि फक्त शेतीप्रधान आहे, कृषिप्रधान आहे. पण सध्या आता देश बदलतोय. आपण आत्ता सर्वी अं क्षेत्राकडे क्षेत्राला जास्त महत्व देतो. त्यामुळे सेवा पुरवणारी अर्थव्यवस्था म्हणून सध्या आपण आता नावारूपास येत आहोत. शेतीप्रधानाकडून सेवा पुरवणारी bank

Banking या क्षेत्राला खूप महत्व आहे. अं? दुसरी महत्वाची गोष्टं जर आपण particular एका bank चं उदाहरण घेतलं, म्हणजे आता

जी शेती क्षेत्राला महत्व देणार, शेती क्षेत्रामध्ये जे काही विकास घडवून आणायच्यां आहेत, शेती क्षेत्रांमध्ये जे काही सुधारणा घडवून आणायच्यां आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करणं. शेतकऱ्यांना शेतीमध्ये, ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात. मग अं भांडवल ज्यांना म्हणजे शेतीची काही अवजारे असतील, ती खरेदी करण्यासाठी लागणारे कर्ज शेतीच्या बी-बियाणे रसायने घेण्यासाठी लोकांना जे काही कर्ज लागत असतं, तो कर्ज पुरवठा देण्याचं काम NABARD bank करते. त्याचसोबत ह्या शेतीशी धरून, जे काही सलग्न व्यवसाय येतात. शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मासेमारी असेल. हि हिजी काही जोड जो अं क्षेत्र म्हणतो. आपण शेतीला धरून असलेली जोड क्षेत्र म्हणून या सगळ्या क्षेत्रांकडे आपण बघतो. तर, शेतीबरोबर या क्षेत्रांचा विकास करून कृषीव्यवस्था कशी विकसित होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून NABARD हि bank काम करत असते. म्हणजे प्रत्येक bank चं जी bank ज्या उद्देशाने स्थापन झाली आहे, त्या

अं रिझर्व बँकेेच्या नियमांना धरून चालत असते. रिझर्व बँक bank चा जो main नियम असतो, त्या नियमाला धरून बाकीच्या या छोट्या मोठ्या banks काम करत असतात. आता आपण बघितलं कृषीव्यवस्थेला पुढं नेण्यासाठी NABARD bank काम करते, बरोबर? त्याच बरोबर, आता औद्योगिकीकरण, औद्योगिकीकरणासाठी काही banks काम करत असतात. शहरी पातळीवर नागरी किंवा अं ग्रामीण पातळीवर मग लघु उद्योजक असतील अं म्हणजे सूक्ष्म उद्योग लघुउद्योग आणि मोठे उद्योग असे असे उद्योगामध्ये विभाजन केले असतं. मग सूक्ष्म उ उद्योग उद्योगासाठी micro finance सारखी योजना आपण अं ग्रामीण पातळीवर अं सरकार महाराष्ट्र सरकार राबवत असतं. त्याच्या through बचत गट निर्माण करणं, बचत गट अं निर्माण झालेले बचत गट अशा banks ना join करून घेणं, की जे लघु अं उद्योगांना आणि ग्रामीण उद्योगांना महत्व देतात.

ग्रामीण उद्योजगता वाढवायची आहे. त्यादृष्टीने त्या banks रिझर्व बँकेेच्या नियमांना धरून आपले स्वतःचे असे नियम आणि ध्येय उद्दिष्ट तयार करतात आणि त्यापद्धतीने चालतात. आत्ता मोठ्या banks ज्या आपण nationalize banks म्हणतो. ज्याच्यामध्ये स्टेट बँकेचे किंवा बँक ऑफ महारा ज्या nationalize आहेत. म्हणजे अं अं central पद्धतीने ज्या चालतात. त्या banks असतात. जे मोठ्यामोठ्यां व्यवहार म्हणजे आता जे काही मोठ्यामोठ्यां अं मोठे मोठे व्यवहार होत असतात, ते बरेच वेळा म्हणजे कुठल्याही परीक्षेचे form जरी भरायचे असतील, मुलांना किंवा एखाद्या नोकरी संदर्भाचे banks भरायचे असतील, तर त्याची त्याच्याशी आपल्याला nationalize bank मधनंचं भरायला लावत असतं, सरकार कारण अं त्याच्यामध्ये एक विश्वसनीयता असते. ती पूर्ण जबाबदारी सरकार घेत असते. म्हणजे एखादया वेळेस ती bank त्या bank चं bank चं काही जरी वैयक्तिकरित्या जरी काही नुकसान झालं, तरी त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी investment गुंवणूक केलेली आहे, त्याचं वैयक्तिक काहीचं नुकसान होत नाही. कारण त्याची सगळी जबाबदारी सरकारने घेतलेली असते. त्या bank चा अं bank कडे असणारी रक्कम जरी कमी झाली, म्हणजे ती bank जरी डब अं म्हणजे डबघाईला गेलेली, असली तरीपण त्याच नुकसान अं त्याच्यामध्ये जी काही सदस्यांनी गुंतवणूक केलेली आहे, त्या सदस्यांना सहन कराव लागत नाही. जे नियम ठरलेले आहेत, त्या नियमाने ते अं व्याज देत राहतात, माणसांना. म्हणून हे nationalize bank त्याच्यानंतर तर त्यांचा फायदा दुसरा काय? तर बऱ्याचं वेळा ज्या आता समजा ज्यांना उद्योग करायचां आहे. पण अं त्यांच्याकडे भांडवल नाहीये, मग अशा वेळेला काय करायचं? असा प्रश्न येतो म्हणजे आपण काही करायचचं नाही का? तर

अं banks banks चा पण काही criteria असतो. प्रत्येक banks चा criteria किंवा प्रत्येक अं bank ची स्वतःची अशी नियंत्रण अं शै पद्धती असते, की आपण कुणाला कर्ज दयायचं? कुणाला दयायचं नाही? हा तो नियमाने ठरलेलं असतं, पण एखादा तरुण उद्योजक ज्याला पैशाची किंवा भांडवलासाठी नवीन उद्योग तयार करायचायं. ज्याला भांडवलाची गरज आहे, त्याला भांडवल देण्याच मोठ्ठं काम अं banks करत असतात. आणि खूप कमी दराने भांडवल दिलं जातं किंवा त्यांच्या त्यांच्या अं नियमानुसार भांडवल दिल जातं. पण ज्या भांडवलाची गरज असते, तरुणाला उद्योग करण्यासाठी तरुणांना किंवा कुणालाही उद्योग करण्यासाठी, ते भांडवल उपलब्ध करून देण्याच काम banks करत असतात. पण अं ह्या सगळ्या banks वर नियंत्रण ठेवण्याचं काम मात्र रिझर्व बँक करत असते. आणि त्याच्या नंतर राष्ट्रीय पातळीवर अं नियंत्रण अं शैली चालू असते. आपल्याला माहिती आहे की, अं इंदिरा गांधीनी एकोणिसशे अं एकोण सत्त अं नाही इंदिरा गांधींनी अं एकोण जी आपण म्हणतो की, एकोण सत्तरएकोणिसशे अं अठराशे एकोणसत्तरचा जे banks चे अं चौदा banks चे जे एकदम अं राष्ट्रीयकरण केलं होतं. तरअसे काही अधिकार सुद्धा राष्ट्रपतीकडे असतात. ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था संकटात असते. त्यावेळी ह्या सगळ्या banks चा जे काही भांडवल असेल, ते आपल्याकडे घेण्याची घेण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रीय राष्ट्रपतीकडे असतो. आणि म्हणूनच अं अं त्यावेळेला एकोण एकोणसत्तर मध्ये इंदिरा गांधींनी चौदा banks चं राष्ट्रीयकरण केलं होतं. भारताच्या अं भारताच्या अर्थव्यवस्थेला अं पुन्हा आपला नवीन अं पुन्हा विकासावर आणण्यासाठी किंवा पुन्हा संतुलन संतुलित करण्यासाठी. Banking व्यवस्था ही देशाच्या कार्यप्रणाली मध्ये खूप महत्वाचं काम करते. आणि म्हणूनचं अं अं रिझर्व बँक, अं रिझर्व बँक आणि अं

निर्यात-आयातीचं धोरणं असेल, हि भारताची अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था हे सगळं लक्षात घेऊनचं रिझर्व बँक हि सगळी धोरणं ठरवत असते. आणि उद्योजकाला शेतीला अं महत्व अं देऊन किंवा त्याला मध्यवर्ती धरून हि सगळी धोरणं आखत असते. hellohello कुठ आहेस तू कुठ आहेस तू हा मी आत्ताच interview interview देऊन आले आत्ताच अच्छा कसला interview होता तुझा आज माझा HR चा होता Human resources चा camp मध्ये होता camp पुण्या मध्ये अच्छा अच्छा कसा गेला तुझा interview ठीक ठाक होता तसा पाहिजे तसा नाही गेला पण ठीक आहे चाल चालून गेला असा होता, अं काय झाल तिथे चांगल नव्हत का

अच्छा तुझे expectation काय आहे तुला किती salary पाहिजे तुला कसं job करायचंय मला सांगू शकते का तू? हो बघा आता तस मी fresher आहे तरी कमीत कमी in handtwenty

twenty thousand पेक्षा तरी जास्त पाहिजे हा तुझ

three point पेक्षा जास्त पाहिजे. माझ शिक्षण masterMBA झालय Human resources मध्ये अच्छा आणि तुला interview मध्ये त्यांनी काय काय प्रश्न विचारले तू त्यांना कस handle केल पहिल त्यांनी मला विचारला तुझ्या बद्दल introduction दे काय तुझ शिक्षण झालय काय नाही आणि मग त्यांनी मला विचारल कि तुझं expereience आहे का काही मी म्हणले expereience नाही internship केली आहे दोन महिन्याची मग त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले मला

हो तेच तर आता करत आहे बघू कधी भेटते आणि कधी नाही

मी तर खूप दिले interview कमीत कमी म्हणजे दिले खूप जास्त दिले हा तुमच्या college मध्ये पण placement येत असतील ना हो college मध्ये पण येतात दिले आता बघू आता आणलेल दोन तीन company तर interview च कधी schedule असत कधी नाही मग त्याच्यानंतर बघता येईल.

त्यांच म्हणण आस आहे कमीत कमी वीस हजार तरी in hand भेटल पाहिजे तुझ location preference काय आहे तुला पुण्यातच करायच आहे हो हो पुण्या मध्ये कुठे पण चालेल पुणेच आहे माझ preference पहिले तरी हा नाही ते आताच्या Condition मध्ये job भेटायला थोड मुश्किल झाल आहे पण HR लोक करतात Recruit सगळ्यांना तुमच्या साठी ही difficult झालेल आहे हो तुमच तर बरोबर आहे हा ते बरोबर बोलताय तुम्ही हा आणि तुमच्या बरोबरचे जे collegues असतील तुमचे मित्र मैत्रीण त्यांचे पण झाले असतील ना हो त्यांचे झाले काही select झाले काही व्हायचे बाकी आहे अजून हा कारण की आता एक age झाल्यावर तुम्हाला job ची need असते कारण की पैसे असले तरी तुम्ही सगळे करू शकता

हो हो job आपण आत्ता पैशा साठीच करतो हो तेच ना आणि त्यांच्या मध्ये पण ते job मध्ये बोलतात तुम्हाला एवडच भेटेल तेवडच भेटेल मग कस काय adjust होणार पूर्ण आपल राहण खाण आता समजा मी आता घर सोडून बाहेर राहते जास्त लागत खायचा वेगळा करायचं वेगळा सगळ सगळ वेगळ लागत हो हा खर्च च तर जास्त महत्वाचा असतो कारण की आपण जेव्हा पैसे राहिले टेवा आपण सगळ handle करू शकतो manage करू शकतो हो बरोबर बोलले तुम्ही तरीपण पैसाच अडकतोय तर काय फायदा हा हा आता खूप खूप companies आशा असतात का त्या पैसे घेऊनही तुम्हाला job लावून देतात हो आहे पण मला तस नाही करायच मला माझ्या हिम्मत वर स्वताच्या यानेच करायच आहे हो आपली मेहनताच आपली कामाची येते हो ना बाकी तुमच कस चालू आहे माझ आता चालू आहे interview वेगेरे तुमच काय चालू आहे माझ आत्ता मी just job ला लागलोय job करतोय आता

हो मी सांगतो राहिलच आणि कस आहे HR च

location पण ते काही काही राहतात जे permanently राहून जातात काही जे सोडतात तेव्हा vacancies येतात हम्म ते तर आहेच तुमच कस कोणत काय location आहे किती package भेटलोय काय माझ location पुणे च आहे मी पुण्यातच करतो आहे फक्त माझ आस आहे माझ field job आहे मी पुण्यात संगळ्यातून फिरत असतो आणि माझ जे way फिरायच काम आहे हम्म भेटून client ला भेटून सगळे त्यांचे जे अं needs जे ते मी पूर्ण करतो meeting वेगेरे हम्म चांगल गोष्ट आहे हा त्यात मला लवकर भेटाव आता आता वातावरण पण खूप change होऊन गेलेल आहे त्याच्या मुळे ही संगल्याना त्रास होतो ऊनहच कोण निघत नाही बाहेर उन्हात खूप difficult होऊन जातो हम्म तेच ना आपल्याला बाहेरच पण थोड बघाव लागत वातावरण सगळ हो काही वर्षानी म्हटल तर लग्न करायच पोर सांभाळायची त्यांच पण एक tension राहील हा हा हो ते पण एक आहे ते तर नंतरची गोष्ट आहे पण आता सध्या job च ते जास्त आहे ते तर माझ्या साठी ते जास्त महातवाच आहे हा नाही job भेटून जाइल फक्त ज्या नवीन नवीन companies येत असतात किंवा तुम्ही जे वेग वेगळे application असतात linkedin त्याच्यावरून try करू शकते हो हा तर सगळेच चालू आहे माझे प्रयत्न सगळीकडेच चालू आहे मी काहीच कमी पडून देत नाही आहे सध्या तरी हो हो नाही होऊन असा जाइल काहीच त्रास नाही आहे कारण starting ला त्रास तर होतोच सगळ्या गोष्टी मध्ये आता तू सगळ करशील तर तुला म्हणजे आता आता जी तुझी मेहनत आहे सगळ job शोधण्याची सगळ फिरायच वेगवेगळे interview द्यायचे ते तुला एक experience येतो हम्म हो ते तर आहेच हो आजून काय होत हा HR मध्ये तुला काय वाटत कि तुला म्हणजे आस Job मध्ये कस पाहिजे आता बघा आता HR मध्ये तर खूप काही असत आता बघा recruitmentselectiontalent iqyizition झाल सगळ काही but मला कोणत पण चालत फक्त HR पाहिजे बाकी कोणतच नको आस आहे माझ आस नाही की इथच जायच आहे तिथच जायच आहे तर HR च कोणत पण आसल तरी चालेल मला

नाही सध्या तरी नाही butHR नसल तर Government job तर आहे पण आत्ता आत्ताच्या आत्ताच्या time मध्ये तर HR च काळात आत्ताच माझा MBA झालय त्याच्या मुळे मला HR च पाहिजे हो तू Try करू शकते side by side हाताशी government exam कधी देत असली तर तुला job लागू शकतो तू prepare रहा कारण की आपली दुनियादारीत काही ना काही change असतोच

हो अजून बाकी तुला काय सांगायच आहे

आजून बाकी तुला काही सांगायचंय का तुला जी Process आहे त्याच्या बद्दल मला काय सांगायच आहे का नाही नाही बस एवढंच, तुम्हाला एवढं सांगायच असेल तर मग सांगा मला तुमच पण चांगलच चालू आहे आता job वेगेरे नाही आपण जेव्हा एकमेकांसोबत आपण share करतो तर गोष्टी वाढतात त्या आपल्या कामात येतील कारण कि जेव्हा मदत लागली तेव्हा तू माझी मदत करू शकते मी तुझ मदत करू शकतो हम्म हा ते तर आहे बरोबर आहे बघू आता चालू आहे शोधण हो प्रयत्न करत रहा बाकी तुमच job वेगेरे चालू असेल हो माझ सगळ चालू आहे आता माझ start झालेल आहे तर मला starting मध्ये काही problem येतील नंतर बघू तस आपण बोलू contact मध्ये राहू हम्म हो हो सांगा मला पण ठीक आहे बोलतो मी हो ठीक आहे bye हो हो ठीक आहे bye bye विचार नाई चोट्यानो विचार नाई केली, पूस नाई केली आणि direct घोषणा करून टाकली. त्याच्यावर राष्ट्रीय काँग्रेस च्या नेत्यानं राजीनामे फेकून मारले. मग त्याच्यानंतर आगस्ट घोषणा केली. न. ठीकेय? कारण काँग्रेस नाराज झाली. काँग्रेसले खुश करासाठी ची आगस्ट घोषणा पांचट गेली. गांधिजीन वैयक्तिक सत्याग्रह चालू केले. कशाला इंग्रजांना म्हणे फालतूक यांच्यात टाकाच. आपण सविनय, पद्धतीनं आपण ठीकेय, love letter पाठवत जाऊ. अन आपण आपल्या मागण्या ठीकेय? त्यांना मांगत जाऊ. तो असं letter पाठवण्याचं love letter पाठवण्याचं proposal ठीकेय? गांधीजींनी मानलं. इंग्रजायले letter पाठवली. अन आपल्या मागण्या, त्यालेच म्हणते वैयक्तिक सत्याग्रह. हे नाई झालं. भारतातले लोकं नाराजच होते. त भारतात पाठवलं क्रिस मिशन. क्रिस मिशन चा एकमेव उद्देश होता. का भारतातल्या काँग्रेसच्या जे लोकं नाराज झाले. ठीकेय? आणि जे युद्धात भाग घेऊन राहिले, त्या युद्धातल्या सैनिकाले राष्ट्रीय काँग्रेसचा म्हणजे भारतीय लोकांचा पाठिंबा मिळून देणे. त्यानं या खेळान,

काई मध्यस्थी झाली नाई. त मध्यस्थी करासाठी चक्रवर्ती राजगोपालाचारी आले आणि एकोणीशे चवरेचाळीस ले, राजगोपालचारी योजना आली. त्याच्यानंतर आला, वेव्हेल, वेव्हल्स न इथं भारतात लोणी लावायचं काम केलं. ठीकेय? त ह्या सगळ्या आपण वेव्हेल्स पाहिलं. वेव्हेल्स वर सिमला परिषद झाली. त्याच्यात जिनाच्या दुराग्रहामुळे ते हि धुडकावून लावण्यात आली. कारण वेव्हेल्स न पाकिस्तान जायची गोष्टच केली नव्हती. मंग आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहून राहिलो, त आपल्याला प्रश्न येते, sir भारताची संविधान सभा कशी तयार झाली ते सांगा. तर आतापर्यंत क्रिस मिशन झालं, वेव्हेल्स योजना झाली. ह्या एकाय,

जगानं हिरोशिमा-नागासाकीचा सत्यानाश पहिला. अन याच्यापुढं जर युद्ध चाललं त हे जग नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाई. लगेच जपाननं माघार घेतली, बा आम्ही हरलो म्हणून declare करतो. यांच्यानंतर कानाले खडा आणि युद्धात भाग घेणार नाई. सत्यानाश पहिला. दोन हिरोशिमा-नागासाकी वर अणुबॉम्ब टाकले. भारतातले बंधा लुटून, चुसू-चुसू जसा आंब्याचा रस कसा आपण, ठीकेय? तो आंबा पिन्ना-पिन्ना करून खातो तसा चुसू-चुसू आंब्याचा रस भारतातला पार पिऊन टाकला. आता सोनं-नाणं पैसे लुटून नेलं इंग्रजायन. त्याहीले वाटलं त्याच्यात इंग्रजायचं सैनिक, म्हणजे भारतातले जे लोकं होते ज्यायन सैनीकात भरती करून घेतले होते. ते काइन तिकडे नेले होते. तिथं already सैनिक कमी होतं भारतात. आता भारतात already सैनिक कमी. भारतात already सैनिक कमी. हे सैनिक युरोपात युद्ध चालू, त्याच्यात इकडं ठीकेय? सुभाषबाबून, आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्याले इंडोनेशिया, मलेशिया, जपान, सिंगापूर, जर्मनी अशा बऱ्याचश्या देशांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. अन हमला करून अंदमान-निकोबार आणि north-east चे ठीकेय? दोन-तीन राज्य जिंकले. इंग्रजायच्या नाकातोंडात पाणी चाललं होतं. इकडं दुसरं महायुद्ध संपलं तिकडं इंग्लंड पुरं नेस्तनाबूत झालं होतं. नेस्तनाबूत, भिकारचोटी ला लागलं होतं. म्हणजे, पुरी युरोपातली, अन युद्धच युद्धानं कोणाचाच भलं होतं नाई. आपण जगाले बुद्ध देलाय, आपण जगाले महात्मा गांधी देलाय, आपण जगाले युद्ध नाई देल. युद्धानं नेसताबुत, झाला, युरोप झाला, जर्मनी झाला, रशिया झाला, फ्रान्स झाला, इंग्लंड झाला, इटली झाला, पोलंड झाला, पुरा. ठीकेय? पुरा युरोप होऊन गेला दुसऱ्या महायुद्धात. अमेरिकेवर एकही, युद्ध झालं नाई. अमेरिका मस्त याच्यावर हात शेकू राहिला. आणि पैसा छापला चोट्यान दुसऱ्या महायुद्धात. त दुसरं महायुद्ध झालं. इंग्लंडमध्ये निवडणूक झाल्या. त्या सार्वत्रिक, निवडणुकीत हुझुर पक्षाचं सरकार गेलं. आणि मजूर पक्षाचं सरकार आलं. अन क्लेमेंट ॲटली बे कॅटली नाही म्हंटल म्या डुकऱ्याहो नाई त करान. कॅटली पाठ ठेवलं तरी चालते. ठीकेय? क्लेमेंट ॲटली तिचा मजूर, पक्षाचा पंतप्रधान झाला. अन तो भारतीय लोकाईले म्हणते का आमी जुलै एकोणीशे अट्ठेचाळीसच्या अगोदर, काय सांगितलं त्यानं? का आमी, लक्ष द्या, आमी जुलै एकोणीशे अट्ठेचाळीसच्या अगोदर, ठीकेय? भारताले स्वातंत्र्य देऊ. का देऊ? जुलै एकोणीशे अट्ठेचाळीसच्या अगोदर आमी तुम्हाले स्वातंत्र्य देऊ. मग यायनं हे जो ए कॅबिनेट मिशन, ठीकेय? कॅबिनेट मिशन म्हणते, का आमी जुलै एकोणीशे अट्ठेचाळीस, काय म्हणते? जुलै एकोणीशे अट्ठेचाळीसच्या अगोदर आम्ही भारताले स्वातंत्र्य देऊ. ठीकेय? त जसं इंग्रज पंतप्रधानान मजूर पक्षाचं सरकार आलं. क्लेमेंट, ॲटली पंतप्रधान झालं. त्यानं जाहीर केलं का जुलै एकोणीशे अट्ठेचाळीसच्या अगोदर आम्ही तुम्हाला स्वतंत्र देऊ. त यायनं काय केलं मंग, जर भारताले आपण स्वातंत्र्य देल त हे जगन कशे, हे राईन कशे, यायची त राज्य घटनाही तयार नाही. त म्हणून, इंग्रजाईले ठीकेय? तीन जनाची committee पाठिवली. त्यालेच म्हणते कॅबिनेट मिशन. हे पहिली समिती आये का तिनं उघड-उघड भारतातले लोकाईले म्हणते का तुम्ही तुमची राज्य घटना तयार करा. म्हणून, आपल्याले परिषद वारंवार प्रश्न येते का भारतात कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार भारताचं संविधान तयार झालं. कोणती समिती म्हणे का तुमचं संविधान तुम्ही तयार करा. त जर इचारलं,

ठीकेय? क्रिस मिशन एकोणीशे बेचाळीस. राजेश योजना एकोणीशे चवरेचाळीस. वेव्हेल्स योजना एकोणीशे पंचेचाळीस. पुऱ्या योजना fail गेल्या. मंग कॅबिनेट मिशन पाठवल. का जुलै, आम्ही ठीकेय? का इंग्लंड चे पंतप्रधान कलमेण्ट ऍटली म्हणते का भारताले जुलै एकोणीशे अट्ठेचाळीस नंतर स्वातंत्र्य देऊ. त ते स्वातंत्र्य दिल त भारत जगन कसा, यायचं संविधान नाही. काहीच नाई. ठीकेय? यायची कायदे नाई. सर्वधर्माचे लोकं राहायचे. म्हणून इंग्रज सरकारनं तीन हुशार लोकाच panel पाठवलं. त्यालेच म्हणते कॅबिनेट मिशन, यालेच म्हणते त्रिमंत्री परिषद. काय म्हणते? कॅबिनेट मिशन, यालेचं म्हणते त्रिमंत्री परिषद.

परिषद प्रश्न इचारते, ठीकेय? का कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार भारतात राज्य घटना समिती अस्तित्वात आली. त त्रिमंत्री परिषद किंवा कॅबिनेट मिशन. यांच्यात तीन लोक होते. Sir पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, आणि AV अलेक्सान्डर, sir double सांगा जी. ठीकेय? पॅथिक लॉरेन्स, AV अलेक्सान्डर, आणि स्टॅफर्ड क्रिप्स. ठीकेय? हे तीन लोकं होते. एकोणीशे बेचाळीसच्या यांच्यात, आला होता. यायले सांगितलं का तुम्ही भारतातले हिंदू, , मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, इसाई, अस्पृश्याचे प्रतिनिधी, संस्थानिक, राष्ट्रीय काँग्रेस, ठीकेय? मुस्लिम लीग, त्याच्यानंतर, भारतातले व्यापारी, उद्योजक, जे काही लोकं आहे. त्या सर्व्याच्या मुलाखती घ्या. अन त्याच्यानुसार आपण जर भारत सोडून गेलो.

Provision तुम्ही करून घ्या. याच्यासाठी इंग्रजायने समिती पाठवली. म्हणजे भारतीय लोकांनी भारताची राज्य घटना बनवण्यासाठी कुठून कशे-कशे लोकं निवडून येईन ठीकेय? यांच्यासाठी तुम्ही भारत, भर सर्व जाती-धर्माच्या, पंथाच्या, राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीगच्या नेत्यांसोबत चर्चा करा. अन त्याच्यावरून एक दस्तावेज आम्हाल सादर करा. म्हणून हीचा मूळ उद्देश होता का, भारतीय लोकांनी भारताची राज्य घटना तयार करण्यासाठी, ठीकेय? शिफारसईचा एक दस्तावेज ब्रिटन संसदेसमोर सादर करायचा होता यायले. यायच्यासाठी इंग्रज सरकारनं कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं होत. ठीकेय? म आता पहा, कॅबिनेट मिशन. ठीकेय? कॅबिनेट मिशनन सर्व लोकाय सोबत मुलाखती घेतल्या. हे पहा, कॅबिनेट मिशन सोबत, कॅबिनेट मिशन न मौलाना अबुल कलाम आझाद, जिना, जिना, ठीकेय? त्याच्यानंतर, वल्लभभाई पटेल, गांधीजी, नेहरू, सर्व लोकाय सोबत चर्चा केल्या. का म्हंटल? सर्व लोकाय सोबत चर्चा केल्या. त्याच्यानंतर, ठीकेय? लक्ष द्या बे. त्याच्यानंतर मंग आता कॅबिनेट मिशन, जे एकोणीशे शेहेचाळीसले कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं. यांच्यात होते. भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं जुलै एकोणीशे अट्ठेचाळीस. भारताला स्वातंत्र्य देण्यापूर्वी, भारतीय लोकांनी आपली राज्यघटना कशी, निर्माण करावी, याची सरंचना कशी राहील, राज्य घटना समितीची. याचा आराखडा तयार करण्यासाठी, हे mission भारतात आलं होतं. अन भारतात यायनं जवळपास चारशेच्या वर लोकाईच्या मुलाखती घेतल्या.

का म्हणून राहील? का म्हणू राहील कॅबिनेट मिशन? कॅबिनेट मिशन म्हणते का, भारताची राज्य घटना हि भारतीय लोकांनी स्वतः तयार करावी. अरे वा रे वा! शाबास! उघड-उघड, ठीकेय? काय म्हणते? उघड-उघड सरळ म्हनतेया, का भारताची राज्य घटना भारतीय लोकांनी तयार करावी. मंग त्याच्यानंतर का म्हणते, या भारतातील राज्य घटना भारतीय लोकांनी, तीन भागात तयार केल्या जातील. भारताची राज्य घटना हि तीन भागात तयार के केल्या जातील. वायव्य सरहद प्रांत म्हणजे आताचा पाकिस्तान. ठीकेय? ए भाऊ, लक्ष द्या. का म्हणून राहिलत कॅबिनेट मिशन?

ठीकेय? आता तुम्ही तुम्ही पहा, ठीकेय? असा होता. त ह्या आताचा जो तुम्हाले बांग्लादेश दिसते. ह्यायी भारताचा भाग होता. अन हे जे कुत्र्याचं शेपूट दिसू राहील पाकिस्तान. ह्यायी भारताचा भाग होता. त ह्या अखंड भारत होता एवढा. त का म्हणते, लक्ष द्या. कॅबिनेट मिशन म्हणते, एवढा अखंड भारत होता. आता या भारतात लक्ष द्या बे. कॅबिनेट मिशन म्हणते का भारतातल्या लोकांनी भारतीय राज्य घटना, त्यांनी स्वतः तयार करावी. त्याच्यासाठी, अप्रत्यक्षरित्या, तीनशे ठीकेय? एकोणनव्वद लोकांच्या निवडणुका घेण्यात यील. किती? ठीकेय? का म्हणते? तीनशे एकोणनव्वद लोका लोकं हे संविधान सभेत राहीन आणि ते अप्रत्यक्ष रित्या निवडून येईन. अप्रत्यक्ष म्हणजे भारतातले सर्वसाधारण लोकं मतदान करून यायिले पाठवणार होते. मंग sir कोणाले मतदानाचा अधिकार होता, संविधान सभेवर सदस्य पाठवण्यासाठी? election कुठं झालं? त तुम्हाले सांगतो, ठीकेय? भारत जेव्हा इंग्रजायच्या ताब्यात होता. त भारतात तीन भाग होते. एक इंग्रजायन जिंकलेला भाग होता. एक संस्थानिकांचे भारतात, सहाशे संस्थानं होते जवळपास. त्या संस्थानिकायचा भाग होता. म्हणजे ते राजे त्याचे मालक होते. पण मात्र त्या राजाईले इंग्रजायच्या म्हण्यानुसारच म्हणा लागत होतं. त्यायचे नियम-कायदे म्हणजे पायत पाहत होतेच. करते होते ते, पण एक ठराविक रक्कम इंग्रजायलेच जात होती. म्हणजे ते इंग्रजायचेच पाईक होते संस्थानिक बी. पण त्याईच्या हातात त्याईच राज्य होत. तेवढ्यात ते खुश होते. त भारतात तीन भाग होते.